पर्लमधील फंक्शन्स वरील पाठात आपले स्वागत
या पाठात शिकणार आहोत पर्ल फंक्शन्स अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन रिटर्न व्हॅल्यूज देणारे फंक्शन
या पाठात मी उबंटु लिनक्स 1204 ही ऑपरेटिंग सिस्टीम पर्ल 5142 आणि गेडीत हा टेक्स्ट एडिटर वापरत आहे
तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता
पर्लमधील व्हेरिएबल्स कॉमेंटस लूप्स कंडिशनल स्टेटमेंटस आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आपल्याला असावे
संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियलच्या वेबसाईटला भेट द्या
प्रथम पर्लची सोपी फंक्शन्स पाहू
पर्लमधे फंक्शन्सला सब्राउटिन्स असेही म्हणतात जी सुब कीवर्डद्वारे घोषित केली जातात
घोषित फंक्शनची डेफिनीशन महिरपी कंसात लिहिली जाते
हे फंक्शन कोणतेही अर्ग्युमेंटस घेत नाही
आणि काहीही परत करत नाही
टीप फंक्शन हे स्क्रिप्ट मधे कुठेही किंवा दुस या moduleमधेही घोषित करता येते
असे फंक्शन वापरण्यासाठी moduleस्क्रिप्टमधे समाविष्ट करणे आवश्यक आहे
मॉड्युल फाईल स्क्रिप्टमधे समाविष्ट करण्यासाठी पुढील सिंटॅक्स आहे
उसे मॉड्युलफाइलनेम सेमिकोलॉन हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला सिम्पलफंक्शन डॉट पीएल हे नाव द्या
येथे गेडीत मधे माझी सिम्पलफंक्शन डॉट पीएल ही फाईल आहे
स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
आपण घोषित केलेले फंक्शन आता कॉल करत आहोत
यामुळे कार्याचा कंट्रोल त्या फंक्शनकडे दिला जातो
येथे हे फंक्शन घोषित केले आहे व ही त्याची डेफिनीशन आहे
हे फंक्शन दिलेले टेक्स्ट प्रिंट करेल
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल सिम्पलफंक्शन डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल
आता अर्ग्युमेंटस असलेले फंक्शन पाहू
हे फंक्शनसँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून त्याला फंक्शनविथार्ग्स डॉट पीएल हे नाव द्या
गेडीत मधे माझी फंक्शनविथार्ग्स ही स्क्रिप्ट आहे
स्क्रीनवर दिसत असलेला कोड टाईप करा येथे 10 आणि 20 ही अर्ग्युमेंटस देऊन फंक्शन कॉल करत आहोत
पास केलेली अर्ग्युमेंटस var1 आणि var2मधे संचित होतील
हा विशेष पर्ल व्हेरिएबल आहे ज्याबद्दल पुढील पाठांत जाणून घेऊ
हे फंक्शन 2 व्हेरिएबल्सची बेरीज करून त्याचे उत्तर प्रिंट करेल
फाईल सेव्ह करा
हा विशेष पर्ल ऍरे आहे
पास केलेली अर्ग्युमेंटस संचित करण्यासाठी हा ऍरे वापरला जातो
तसेच व्हेरिएबल्समधे पास केलेली अर्ग्युमेंटस अशी संचित करू शकतो
var1 स्पेस स्पेस shift सेमिकोलॉन var2 स्पेस स्पेस shift सेमिकोलॉन shift हे ऍरेमधील पहिल्या स्थानावरील एलिमेंट काढून टाकेल
आणि ते व्हेरिएबलला प्रदान करेल
दुसरी पध्दत म्हणजे var1 स्पेस स्पेस डॉलर अंडरस्क्रोर चौकटी कंसात झेरो चौकटी कंस पूर्ण सेमिकोलॉन var2 स्पेस स्पेस डॉलर अंडरस्क्रोर चौकटी कंसात 1 चौकटी कंस पूर्ण सेमिकोलॉन वरील पध्दत ही इंडेक्स वापरून ऍरेचे घटक मिळवण्याचा दुसरा प्रकार आहे
टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल फंक्शनविथार्ग्स डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल
आता आपण एक व्हॅल्यू परत करणारी फंक्शन्स पाहू
सँपल प्रोग्रॅमद्वारे हे समजून घेऊ
मी गेडीत मधे फंक्विथसिंगलरट्र्नवल डॉट पीएल स्क्रिप्टवर जात आहे
तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे फाईल उघडून दाखवलेला कोड त्यात टाईप करा
येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स देऊन एडव्हेरिएबल्स फंक्शन कॉल करत आहोत
फंक्शनची रिटर्न व्हॅल्यू addition ह्या व्हेरिएबलमधे संचित होईल
हे फंक्शन आपण पास केलेल्या पॅरॅमीटर्सची बेरीज करून त्याचे उत्तर परत देईल
फाईल सेव्ह करा
आता स्क्रिप्ट कार्यान्वित करू
त्यासाठी टर्मिनलवर जाऊन टाईप करा पर्ल फंक्विथसिंगलरट्र्नवल डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल
आता अनेक व्हॅल्यूज रिटर्न करणारे फंक्शन पाहू
सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ
geditमधे मी फाईल उघडून त्याला फंक्विथमल्टीप्लर्टर डॉट पीएल असे नाव दिले आहे
असेच तुम्ही तुमच्या टेक्स्ट एडिटरमधे करा
आता स्क्रीनवर दाखवलेला कोड टाईप करा
येथे 10 आणि 20 हे पॅरॅमीटर्स असलेले एडव्हेरिएबल्स फंक्शन कॉल करत आहोत
ह्या फंक्शनच्या रिटर्न व्हॅल्यूज var1 var2 आणि addition ह्या व्हेरिएबल्समधे संचित होतील
हे फंक्शन बेरीज करून आपण पास केलेली पॅरॅमीटर्स आणि त्याचे उत्तर देईल
एखादे फंक्शन आपल्याला ऍरे कसा परत करेल हे या उदाहरणाद्वारे स्पष्ट होते
तसेच हॅश परत करणा या फंक्शनचे हे उदाहरण आहे
फाईल सेव्ह करा
टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा पर्ल फंक्विथमल्टीप्लर्टर डॉट पीएल आणि एंटर दाबा
टर्मिनलवर असे आऊटपुट मिळेल

पर्ल अनेक इनबिल्ट फंक्शन्स प्रदान करते
त्यापैकी काही आपण आधीच्या पाठांत शिकलो
उदाहरणार्थ ऍरेज हॅश सॉर्ट स्केलर इच कीज इत्यादी
आपण घोषित केलेली फंक्शन्स कॉल करण्याप्रमाणेच इनबिल्ट फंक्शन्सही कॉल करता येतात
उदाहरणार्थ सॉर्ट कंसात arrayName कंस पूर्ण सेमिकोलॉन आपण वापरत असलेल्या सँपल प्रोग्रॅममधे काही इनबिल्ट फंक्शन्स समाविष्ट करा
आणि त्यांची आऊटपुटस बघा
थोडक्यात या पाठात सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो पर्ल मधील अर्ग्युमेंटस असलेली फंक्शन्स आणि रिटर्न व्हॅल्यू देणारी फंक्शन्स
आता असाईनमेंट
3 अर्ग्युमेंटस घेणारे फंक्शन लिहा
दिलेली अर्ग्युमेंटस वापरून काही कार्य करा
अर्ग्युमेंटस वर कार्य करून मिळवलेले उत्तर परत करा तसेच प्रिंट करा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
ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल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
यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे
हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते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
सहभागासाठी धन्यवाद